ही एक सुंदर किल्ला दिसत आहे. किल्ल्याच्या समोर एक मोठे मैदान आहे त्या मैदाना मधे हिरव्या रंगचे गवत दिसत आहे.

कामानावरती पांढर्‍या रंगाचा बोर्ड लावलेला आहे. आजु बाजूला हिरव्या रंगाची मोठी झाडे दी --

ही एक मोठ इमारत आहे ती इमारत पांढर्‍या रंगाची दिसत आहे इमारतीच्या समोर एक सीमेंट चा रस्ता दिसत आहे.

हे एक आइस-क्रीम चे दुकान दिसत आहे. त्या दुकानाला एक निळ्या पांढऱ्या रंगाचा बोर्ड लावलेला आहे.

रस्त्याच्या आजूबाजूला हिरव्या रंगाची झाडे दिसत आहे वरती निळ्या रंगाचे आकाश आहे त्यामध्ये पांढर्‍या रंगाचे ढग दिसत आ --

इथे एक बस स्टँड दिसत आहे. बस स्टँड वर लाल रंगाचे बसेस उभे दिसत आहे. वरती निळ्या रंगा--

इथे एक बँक दिसत आहे त्या बॅंकेला निळ्या रंगाचा बोर्ड लावलेला आहे बँकेच्या समोर एक पांढर्‍या रंगाची गाडी उभी दिसत आहे.

वरती निळ्या रंगाचे आकाश आहे. त्यामध्ये ढग दिसत आहे.